सी आणि C मधील पॉइंटर्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू पॉइंटर्स
पॉइंटर्स तयार करणे
आणि पॉइंटर्स वर कार्ये करणे
आपण यास काही उदाहरणा द्वारे करू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 आणि उबुंटु वर जीसीसी आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे
पॉइंटर्स च्या परिचया सह प्रारंभ करूया
पॉइंटर्स मेमरी मध्ये स्थाने सूचीत करते
पॉइंटर्स मेमरी एड्रेस संचित करते
हे अड्रेस वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते
आता पॉइंटर्स वरील काही उदाहरणे पाहु
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव pointers democ आहे
चला कोड पाहु
ही stdioह अशी आपली हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
येथे आपल्याकडे नियुक्त केलेल्या वॅल्यू 10 सह लाँग इंटिजर नम आहे नंतर आपण पॉइण्टर पीटीआर घोषित केला आहे
एस्ट्रिक्स चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते
हा पॉइण्टर टाइप लाँग इंट सूचीत करू शकतो
प्रिंटफ स्टेटमेंट मध्ये वेरीयेबल चा मेमरी एड्रेस प्राप्त करण्यासाठी एम्परसँड चा वापर केला जातो
म्हणून एम्परसँड नम नम चा मेमरी एड्रेस देईल
हे स्टेट्मेंट वेरियेबल नम चा अॅड्रेस प्रिंट करेल
येथे पीटीआर नम चा एड्रेस संचित करतो
हे स्टेट्मेंट पीटीआर चा अॅड्रेस प्रिंट करेल
सिझिओफ फंक्शन पीटीआर ची साइज़ देईल
हे पीटीआर ची वॅल्यू देईल
म्हणजेच नम चा मेमरी एड्रेस
आणि इथे एस्ट्रिक्स पीटीआर अड्रेस वर वॅल्यू देईल
त्यामुळे एस्ट्रिक्स मेमरी एड्रेस देणार नाही
त्याऐवजी तो वॅल्यू देईल
ld हा लाँग इंट साठी फॉर्मॅट स्पेसिफायर आहे
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस पॉइंटर्स अंडरस्कोर डेमो डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस पॉइंट Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश पॉइंट
Enter दाबा
आउटपुट दर्शविले जाईल आपण पाहतो की नम एड्रेस आणि पीटीआर वॅल्यू समान आहे
या उलट नम चा मेमरी एड्रेस आणि पीटीआर भिन्न आहे
त्यानंतर पॉईन्टरची साइज़ 8 बाइट्स आहे
तसेच पीटीआर द्वारे सूचीत केलेली वॅल्यू 10 आहे जी नम ला नियुक्त केली होती
आता समान प्रोग्राम C मध्ये पाहु
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव पॉइंटर अंडरस्कोर demoसीपीपी आहे
येथे आपण काही बदल केले आहेत जसे हेडर फाइल म्हणून आयोस्ट्रीम
नंतर आपण एसटीडी नेमस्पेस वापरत आहोत
आणि आपल्याकडे प्रिंटफ फंक्शन च्या जागी काउट फंक्शन आहे
उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस pointers democpp स्पेस हायफेन ओ स्पेस पॉइंट1 Enter दाबा
टाइप करा डॉट स्लॅश पॉइंट1 Enter दाबा
आपण पाहु शकतो आउटपुट आपल्या सी प्रोग्राम च्या समान आहे
हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते
परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो पॉइंटर बदद्ल
पॉइंटर तयार करणे
आणि पॉइंटर्स वर कार्ये करणे
असाइनमेंट वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी सी आणि C प्रोग्राम लिहा
पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा
आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे